एक आपार्टमेंट आहे आपार्टमें ट जस आजूबाजूनी खूप सारे झाड वगैरे आहेत मोकळी जागा आहे छोटे छोटे गवत आहे टेबल्स वगैरे आहेत. एक अ --

पार्क आहे पार्कमध्ये एक ट्रेन आहे बसलेले आहे बाज़ूला एक कंपाऊंड आहे अं खूप सारे झाडं वगैरे आहेत मोकळी ज़ागा आहे जाण्या येण्यासाठी छोटं छोटं गवत आहे.

एक कॅटल्स आहे आजूबाजूला जाण्याचा रस्ता आहे खूप सारे झाड वगैरे आहेत बाजूला एक सर्कल आहे सर्कल मध्ये एक प्राणी आहे वरती बाजूला एक वायर टाकलेली आहे येण्याजाण्याची रस्ते--

ही एक अपार्टमेंट आहे अपार्टमेंटच्या साइड ला इलेक्ट्रिक पोल्स आहेत खूप सारे झाड वैगेरे आहेत जाण्यायेण्याचा रस्ता आहे लोखंडाचे पोल्स आहे मोकळी जागा आहे मंडप टाकण्यासाठी जागा --

येथून अपार्टमेंट आहेत अपार्टमेंट च्या साइडने जाण्यायेण्याचे रस्ते आहेत खूप सारे झाड आहेत लाइटस वैगेरे आहेत एक इलेट्रिक पोल आहे मोकळी जागा आहे जाण्या येण्यासाठी.